या फोटो मध्ये आपल्याला येथे जिमच्या मशीनस दिसत आहेत आणि समोर काही व्यक्ती उभ्या आहेत.

वरती फुगे लावलेलं आहेत इथ तीन प्रकारचे कलरचे यामध्ये रेड कलर आहे व्हाईट कलर आहे आणि ब्ल्यू कलर आहे.

आणि त्या गाढवला दोन दोन कान आहेत दोन्ही गाढवला --

इथ ऑटो रिक्शा ( दिसत आहे अन त्यावर अ येलो आणि इ ब्लॅक कलर्स आहे आणि इ यामधे रेड कलर दिसत आहे कार वरती.

तय आणि थोड समोरसमोर झाड दिसत आहे हिरवीगार झाड.

या फोटो मध्ये आपल्याला इथे प्ले ग्राउंड दिसत आहे ग्राउंडस आहे आणि यामध्ये खेळायचं सामान ठेवलेलं आहे एक साईड .

अ डी.जे. दिसत आहेत वर ठेवलेले ब्लॅक कलरचे आणि अजून मागच्या साईडन झाड दिसत आहेत.

समोर एक रेड कलरची चेअर्स ठेवलेली आहे.

मोठं बुक्स आहे कशाचं तरी आणि वर ते फॅन दिसत आहे आणि आतमधे खूप छानसं डेकोरेट केलेलं आहे इथं स्टार लावलेले आहेत वेगवेगळ्या कलर --

खूप छान डेकोरेट केलेल आहे समोर स्टेज आजूबाजून एका साईडन झाड दिसत आहे.

त्यासमोर बॅनर्स लावलेले आहेत आणि आजूबाजून झाडं दिसत आहेत हिरवीगार.

येल्लो आणि रेड कलर चे फुलांचे हार आहेत आणि त्यांना कम्पाउंडस केलेलं आहे समोर खूप सारे दिवे लावलेले आहेत इथे.

आणि ट्रॅव्हल च्या बाजून झाड दिसत आहे आजूबाजून काही व्यक्ती दिसत आहे. आणि बस चा दरवाजा उघडा आहे.

या फोटो मध्ये आपल्याला इथ दिसत आहे ग्राउंडस आहे आणि ग्राउंडस भोवती अवतीभवती सर्व लोकं जमाआ झालेले आहेत खूप सारे लोक आहेत.

या फोटोमध्ये आपल्याला इथ वायर्स दिसत आहे वायर्स आहे.

या फोटोमध्ये आपल्याला इथ दिसतय एक कॉफी सेंटर स आहे आणि हा मुलगा कॉफी देत आहे समोर --

समोर एक अ चप्पलस दिसत आहे.

यामध्ये भात आणि काहीतरी शिजवलेल आहे समोर ग्लास ठेवलेला--

या फोटो मध्ये आपल्याला राधा कृष्णाची मुर्ती दिसत आहे आणि त्या दोघांनी सुद्धा मुकुटस लावलेले आहेत.

या फोटो मध्ये आपल्याला इथे दिसत आहे छोटी छोटी मुलं बसलेली दिसत आहे इथे खाली आणि--

या फोटो मध्ये आपल्याला इथे दिसत आहे औरंगाबाद हवाईअड्डा अस वाटतंय बॅनर्स मध्ये लिहिलं आहे आणि ही--

आ व्हाईट कलर मध्ये लिहलेलं आहे आणि त्यामध्ये ब्ल्यू कलर दिसत आहे.

आणि आजूबाजून झाड दिसत आहेत हिरवीगार झाड आहे बोट मध्ये व्यक्ती बसलेले आहेत त्यांनी ते घातलेलं आहे बोट मध्ये बसायचं.

उंच दगड दिसत आहे आजूबाजून झाड दिसत आहे एका साईडन --

यामध्ये आपल्याला टू व्हीलर दिसत आहे.

पटनाच दिसत आहे इथे.

समोर लिहलेलं आहे राज्य स्वच्छ एम परिवार कल्याण --

या फोटो मध्ये आपल्याला गुलाबाची फुलं दिसत आहे ती खूप छान अशी पूर्ण फुललेली फुलं आहेत.

आणि बाजून एक लाकूड दिसत आहे मोठ गोल जस.